मंदिर आहे व मंदिराच्या बाजूस काही घरे आहेत रस्त्यावरून एक बस जात आहे.

बस येताजाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे एकामागून एक ब बसेस तिथे पार्क होताना आपल्याला दिसत आहेत.